आणि येक मोठी टी_व्ही लावलेली दिसत आहे आणि मोठमोठ्या खिडक्या दिसत हाय आणि वरती फॅन्स लावले दिसत हाय.

हॅलो या ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हल्स च्या गाड्या दिसत आहे इथ शिवशाई एक्स्प्रेस गाड्या दिसत आहे आण तिकडे लाल पै उभी आपल्याला दिसत आहे आणि--

आणि याठिकाणी आपल्याला वीज पुरवठा करण्यासाठी येथे खूप मोठ मोठल्या मशीनरी असतात आणि महावितरणचा भागाचा ऑफिस दिसत आहे.